त्यामुळे चांगल्या प्रतीचा चारा आवड आणि त्याचं सायलेज किंवा त्याचा मुरघास बनवणे.

मग त्या दृष्टींनी काम करतोय.मग तुझा काय विचार आहे? म्हणजे शेतात त्याचं काय उत्पादन करायचा विचार चाललाय का

आणि मग आपली जमीन कस तसा आहे का चारा लावण्यासारखं कशी जमीन आहे आपली ? हो आता कस आहे की आपला जमिनीचा कस आहे होआपली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

चांगलं रे तुझा उपक्रम चांगला आहे तू जो विचार करतोय आणि सगळा तुझी वाटचाल जी चालली.

हा हा . खूप चांगले वाटते छान वाटलं मला एकंदरीत

तामिळनाडू युनिव्हर्सिटी त्यावर एक अँप डेव्हलप केली आहे तर त्याचबरोबर मी आपला प्लॉट तयार करायचा विचार करतो आहे.

गुड गुड व्हेरी गुड कीप इट उप खूप छान वाटतं मला ऐकून आणि असंच वाटचाल कर पुढे. आणि आपल्या याला भेटला का तू गड्याकडे गेला जाऊन आलास की नाही रे तू. हो हो जायचा आहे त्याचा कडे आता त्याच्या कडे चाललोय आणि त्यांच्याकडनं वाफं आणि तयार कारण या बदल महती देतो आणि समझ जमलंच तर त्याला ठिबक वर काही करता येत काय ते बघतो. म्हणजे अजून पाणी कमी लागेल . बरं बरं बरं ठीक आहे चाल मला कॉल येतेय दुसरा मी करेल तुला नंतर कॉल. अच्छ चालेल बाय बाय. उचल पण नक्की मी करते तुला दहा मिनटात कॉल, बाय.